या फोटो मध्ये आपल्याला इथे हाॅलस दिसत आहे रुम आहे आणि हे कपड्याच शॉप्स दिसत आहे येथे खुप सारे कपडे लावलेले आहेत.

दुसऱ्या लँग्वेज मध्ये समोरुन काही व्यक्ती जात आहे.

अ ही या घसरगुंडी मध्ये खुप सारे कलरस दिसत आहे आजुबाजुन झाड दिसत आहे.

आणि नदीचा एक साइड कान दिसत आहे गळ्या मध्ये डेकोरेट केलेल आहे.

आणि काही गेट मधुन पाणी येत आहे आणि काही बंद आहे इथे मोठा असा ढबढबा दिसत आहे मागच्या साइड ला.

या फोटो मध्ये येथे आपल्याला दिसत आहे येथे सर्व जेंटस बसलेले आहेत आणि--

यामध्ये रेड कलर ब्लॅक कलर दिसत आहे येलो कलर दिसत आहे आणि साखळीचा पाळणा केलेला आहे.

या फोटो मध्ये आपल्याला येथे खेळणी दिसत आहे इते छोट छोटी मुलांची खेळणी ठेवलेली आहे खेडण्यासाटी काई पाडणे ठेवलेले आहे.

या फोटो मध्ये आपल्याला इथे खुप साऱ्या फिश दिसत आहे.

याला कंपाऊंड्स केलेल आहे.

मागच्या साईड न रॅक्स आहे रॅक्स मध्ये खुप सारे भांडे लावलेले आहेत व्यवस्थित पॅकिंग मध्ये.

या फोटो मध्ये आपल्याला तीन मुर्त्या या दिसत आहेत एका मदातली उंच आहे आणि अ दोन अ छो--

या फोटो मध्ये आपल्याला एक अ येथे समोर रस्ता दिसत आहे आणि त्या रस्त्या वरती रोड वरती--

या फोटो मध्ये आपल्याला एक अ बोट दिसत आहे बोट आहे व्हाईट कलर ची.

या फोटो मध्ये आपल्याला इथे दिसत आहे खुली जागा दिसत आहे आणि या जागे मध्ये आखलेला आहे चौकोन--

आणि छोटी छोटी कॅरेटस आहेत त्या मध्ये सर्व प्रकारचे फळ भाजीपाला ठेवलेले आहेत द --

या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे समोर मोठी अशी बिल्डींगस अशी दिसत आहे आणि त्या वरती लिहलेले आहे साई सुपर मार --

या फोटो मध्ये इथे आपल्याला दिसत आहे एक मुलगा आहे समोर चेअर वरती बसलेला आणि त्या मुलाच्या हाती मोबाईल्स आहे.

अ केशरी कलर चा झेंडा लावलेला आहे. आजुबाजूनं हिरवीगार झाडं दिसत आहेत.